या इमेज मध्ये आपण बघू ना तर एक शॉप आहे शॉप पन अशी आहे थोड़ी कंजेसटेड आहे पन तस या यांनी ज्या पद्धतीनि सेट केलेली आहे.

या इमेज मध्ये आपण बघून आहात एक अल्मिराह आहे अल्मिराहमध्ये बुक्स आहे जे बुक्स आहेना खूप भारी पद्धतीने यांनी सेट केलेली आहे आणखी जे ग्लासेस आहेना ते ग्लासेस पण खूप छान लावलेले आहेत.

इमेज मध्ये तुम्ही बघा खूप छान पार्क आहे पार्क मध्ये छान दोन स्विंग्स लागलेल्या आहे. झुले लागलेल्या आहे छान गार्डन एक नंबर आहे. पूर्ण पॅक आहे जर कधी स्टुडेंट्सला न्या न्यावलागल आपल्याला तर ते सेफ पण राहतिल.

चांगली बनलेली आहे फ्लोरीन खूप छन आहे मशीनस खूप छन आहे क्लीन आहे तर हे जर कोणी जिम करायला जाणार ना त्याला भगुनच खूप छान पॉज़िटिव फ़िल होणार.

या इमेजला बघूनच आपल्याला कळतय की हे एक त शॉप असू शकते किवा जीम असू शकते कारण की शॉप मध्ये पण हे लोक अशे बंडल्स वगैरे ठेवतात पोस्टर्स लावतात आणखी जीम मध्ये पण पोस्टर्स असतात बंडल्स असतात.

'' या इमेज मध्ये आपण बघुण आहे जे आहे सोफासेट आहे माघे खूप छान डेकोरेटिव आहे हे अ बड्डे रिलेटेड पण असू शकते. पार्टी रिलेट --''

बनवशी व्यक्ति मैरिज रिलेटेड पण असू शकते आणखी त्याचे मोराचे डिझाईन आहेना ते इतके औसम आहे इतके जास्त अट्रैक्टिव आहे आणखी दिसायला विव्ह खूप भारी आहे.

त्यांनी पण स्वतः ला कवर केलेले आहे कॅप घातलेली आहे प्रोपरली ते वर्क करत आहे आणखी चिक फ्रेश वेजीटेबल्स खूप फ्रेश दिसून राहीले आहे.

या इमेज मध्ये तुम्हाला जो दिसत आहे तो एक खूप छान ग्राऊंड दिसून राहिला आहे कारण की यसामध्ये जो ट्री आहे ना तो रेड कलर मध्ये आणखी रेड कलर चे ट्री इतकं भारी लुक देतय ना.